so आता आपण अजून Features धनमधले शिकून घेऊया. अजून Features आहेत, ते शिकून घेऊया. मित्रांनो मला एक सांगा की. किती जणांना आहे ते असं वाटतं की तुम्हाला परत सगळं शिकायचं आहे. परत सगळं हे शिकायचं आहे, आता जे शिकवलंय ते किती जणांना वाटतंय परत तुम्हाला शिकायला भेटावं?

okay तुम्हाला परत शिकायचं असेल तर युट्यूबवरती जर हवं असेल युट्यूबवरती तर Chat box मध्ये video दिलाय बघा. Comment करून नक्की सांगा. सर्वांनी Comment करून या. त्यानंतर आपण पुढचा भाग घेऊया येथे लगेच. Chat Box मध्ये Video आहे. त्या video ला comment मध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचं Session जे धनवालं ते Repeat हवं आहे. आपण रात्री तुमच्यासाठी युट्यूबला पुन्हा एकदा live मध्ये repeat घेऊ. तुम्हाला जर हवं असेल रात्री युट्यूबला live मध्ये repeat घेऊया.

mobile वरती stop loss trail लावू शकताना? mobile वरती Stop loss trail लावू शकतो. मी तुम्हाला शिकवलं ना? धनच्या App मध्ये जाऊन. ते mobile वरती लावलेलं. chart मध्ये नाही लावू शकत. mobile वरती stop loss लावला तर laptop वर trail होतो. फक्त laptop ची Screen एकदा refresh करा. laptop ची Screen refresh करा तुम्ही, होऊन जातो तो. option ला सहा महिन्यांचे Statment लागते. बाकी features चांगले आहेत त्याला. ठीक आहे मित्रांनो, सगळ्या महत्त्वाचं Feature हा chart नको आहे मला. निफ्टीचा हवा आहे. सगळ्या महत्त्वाचं Feature तुम्हाला सांगतो. multi multi frame analysis इथं बघा. दोन frame आहेत. आता एका ठिकाणी मला निफ्टी दिसतेय मित्रांनो. दिसतेय तुम्हाला निफ्टी, एका ठिकाणी. निफ्टीची screen दिसतेय का एका ठिकाणी? Yes mobile मध्ये manually पण करू शकता. trading stock ला. फक्त mobile वरती Chart वरती नका करू. इथं बघा इथं किती minute ची time frame आहे. mobile मध्ये निफ्टीमध्ये किती minute ची time frame लावली आहे मी? या side ला किती minute ची time frame आहे. पाच minute ची आता मला असं वाटतंय की right side ला मला पंधरा minute ची हवी. बघतात ना बरीच लोकं? पाच minute, पंधरा minute बघतात ना, दोन्ही बघतात ना? Yes किंवा मला असं वाटतं की इथे मला पाच minute हवी. इथं पंधरा minute हवीय. इथं पंधरा minute वरती बघेन, इथं पाच minute वरती बघेन. तर कसं करायचं? Yes आता इथं बघा. या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी मग पाच minute वाली जाईल. इथं दिसतंय. so आता मला काय करायचं आहे, हा जो box आहे ना, इथं बघा, या Side ला option आहे, त्यावरती मला Click करायचं आहे. त्यावरती मी Click केली की त्यावरती मी आलो.

So अशा प्रकारे माझ्या दोन time frame इथं Select झाल्या. so इथे मला दिसतंय पंधरा minute वर काय होतंय. इथे मला दिसतेय निफ्टीमध्ये पंधरा minute वरती काय होतं आहे. आणि right ला दिसतंय निफ्टीला पाच minute वर काय होतंय? समजतंय का सर्वांना? इथं पाच आहे इथं पंधरा आहे okay पाच आणि पंधरा मी काढलं. तर तुम्ही या गोष्टी इथं बघू शकता. इथं बघा इथं water mark आहे, setting मध्ये water mark on केलं. दिसलं निफ्टी पंधरा, निफ्टी पाच. दिसतेय का सगळ्यांना निफ्टी पंधरा, निफ्टी पाच. Yes त्यांच्याकडं multiple screen असतात, त्यांना हे बरं पडतं. कोणता Chart आहे बघा. निफ्टी फिफ्टीचा पाच minute चा आहे. परत एकदा सांगतो. repeat हवं असलं तर Comment करा तुम्हाला बोलेलो आहे. तुम्हाला भेटून जाईल. Okya आता मी निफ्टीच्या पंधरा minute चा Chart वरती आहे, बाजूला पाच minute चा लावायचं, तर मी काय करणार, इथे येणार. इथे option आहे बघा. या ठिकाणी option दिसतोय सर्वांना दिसतोय option

यावरती Click करणार. दोन layout पाहिजेत, दोन layout झालेत. तर इथे निफ्टीची पंधरा minute ची इथे निफ्टीची पाच minute ची हवी आहे. त्याच्यावरती click केली आणि पाच minute ची घेतली. इथं click केली. तर इथं Click केल्यानंतर मी पंधरा minute ची घेतली. बघा पाच minute नी, पंधरा minute त दोन time frame समोर आल्या. आल्या की नाही दोन time frame दोन्ही वेगळे Chart लावूया, ठीक आहे. इथं मला bank निफ्टी लावायचा आहे, इथं click केली, आणि इथं bank निफ्टी select केलं. आला की नाही इथं Bank निफ्टीचा chart आणि निफ्टीचा पंधरा minute चा करायचा, आला निफ्टी पंधरा मिनिटं. बघा. निफ्टी आणि bank निफ्टी दोघांची Chart माझ्या समोर आले. आलेत का? okay मला इथं काय दिसतं होत? इथं बघा bank निफ्टीने इथं multiple times हे घेतलं. तर निफ्टीमध्ये मला तसं काही दिसलं नाही, त्या level ला. तुम्ही anlysis करू शकता हे. या ठिकाणी.

त्यावरती जाऊन Click करायची आणि Click केल्यानंतर इथे water mark चा option येतो. water mark काढायचा, लावयाचा इथं option येतो खाली. यावरती Click करून apply करायचं आणि okay करायचं. hi कोमल hi पूर्वा कशी आहेस?

म्हंटलं एवढ्या दिवसानी आपलं collage सुरू झालाय म्हंटल बोलू हिच्याशी कसं काय lockdown हे अचानक सगळं आला आणि कसं गेल आणि कसं नाही म्हंटल जाऊ दे Phone च करून घेते आता आवाज तू दिला होतास का मी म्हंटलं कोण दिला आवाज हा नाही मी दिला म्हंटलं आपण सोबत होतो एवढं शाळा म्हणजे collage वगैरे ला आधी आणि नेमक हे आपल बारावी झाली आणि हे सगळं असा सुरू झाल म्हंटलं first year बी घेतलं तर online सगळं आपल कुठ बोलणं वगेरे काही व्हायचं पण नाही म्हंटल आता collage मध्ये दिसली तू पण नेमक अस घाईघाई मध्ये काही बोलणं नाही आपल म्हंटलं जाऊ दे phone च करून घेते पहिला दिवस होता lockdown मध्ये असे problems झाले होते आणि मग थोडास FRIENDS FRIENDS मध्येच होतो आणि मी पुढे मला वाटल तू आवाज दिला म्हणून पण असं एकदम लक्षात नाही आलं जाऊदे असं सुटलं आणि collage ला आलं जरा बरं वाटतय आता खरच बार वाटतय खूप चांगलं वाटतय आणि ते online exam मध्ये ना सगळे pass होऊन जात होते ते असा वाटायचा की यार म्हणजे सगळेच हुशार आहे का एवढं असं वाटायचं मला तर एका POINT ला मस्त आहे न आता कुठे आपलं व्यवस्थित सुरू होईल collage बघू आता दोन महिन्यात exam संपताय ना हो समजेल आता व्यवस्थीत एप्रिल ending or मे मध्ये सुरू करतील ते हम्म चांगलाय तेवढ होऊन जाईल तो तर हे मंग कसं गेले बे हे lockdown तुझं lockdown बापरे भयंकर होतं ह म्हणजेच lockdown सारखीच condtion ही ह्याच्या अगोदर कधीच बघितलेली नव्हती हा न खरच अचानक झालं न म्हणजे बघ कितीला बावीस का तेवीस मार्च ला वाटत तेवीस मार्च ला त्यांनी confuse हा बावीस ला corfiue झालं वाटतं पहिला आपल्याला वाटले की ठीक आहे एक दिवस होईल नंतर direct किती दिवस दहा नाही दोन का तीन दिवसासाठी केल वाटते lockdown

छान छान वाटलं होतं बापरे आपल्याला सुट्ट्या भेटल्या आता आपल्याला काही नाही collage ला लवकर जावं लागणार नाही at least महिना भर तरी सुट्टी भेटल महिना भर नाही आठवड्याची आणि त्यात आपल first year पण निघून गेलं यार कोन म्हणालं आपण second year मध्ये आहोत आपण

म्हंटलं सुरूवातीला छान वाटल पण नंतर वाढतच गेलं वाढतच गेलं आणि असा काही एवढ कळलं नाही ग एवढा seriousness नाही कळलं नाही त्याचा पण नंतर मग ते सगळं news ला यायच एवढे लोकांचा मृत्यू झालाय असा सगळं मंग दे बघून खूप वाईट वाटायचं ही so condition पण तशी झाली होती ना आता ठीक आहे ज्या हे सगळं आणि आपल्या साठी ठीक आहे ना आपण चांगल्या परिस्थिठीत होतो पण जे बाहेर राहणारे लोक होते ते म्हणजे ज्यांना घर ही नव्हते ते lockdown मध्ये जिथे आहेत तिथेच अटकून गेले होते students पण अटकून गेले होते मी हो सुरूवातीला घडलेली गोस्ट माझा MOBILE येणार होता बावीस मार्चला मी ONLINE order केलेला तो अटकून गेला DELIVERY च्याच दिवशी मला मला आठ महिन्यानंतर फक्त आणि फक्त त्या lockdown मुळे आठ महीने मला माझ्या MOBILE साठी wait कराव लागलं हो बापरे काही खर नाही नाही मला नुसता मोबाइल नाही भेटला मला कस कस होत होतं लोकांची तर किती घाण झाली होती ग खरच खूप हालत झाली खरच नव्हत आता ठीक आहे म्हणजे हम्म mask वगैरे जे सगळच खूप वेगळच वाटलं कारण आपण कधी अनुभवलच नव्हते याच्या आधी कधी हे mask कधीच घातलेल नाही आणि बापरे ते MASK continously घालून बसायचं MASK श्वास घ्यायला किती त्रास व्हायचा आणि SANITIZER BOTTLE आणून ठेवलेल्या होत्या danger होत ते. तेच ना आणि अजून तच्यात पण ठीक आहे जांच्याकडे पैसे होते त्यांनी करून घेतलं पण बऱ्याच जणांकडे नव्हते त्याच्यामुळे भरपूर त्या गोष्टी च पण एक हे वाईट वाटतं की भरपूर लोकांना असं गरीब लोकांना बिचार्यांना खूप हे झालं नुकसान झालं त्याच खूप नुकसान झालं ग आणि विचार कर ना market च पूर्ण बंद होत शेतकरीच शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं market पूर्ण बंद होत वस्तू भेटत नव्हत्या तेल भेटत नव्हतं म्हणजे

आणि बाकीच्या हुशार लोकांनी extra च भरून घेतलं होतं की अरे नाही पुढे जाऊन नसलं तर त्याच्यामुळे मग अजून लोकांच नुकसान झालं त्यांना भेटलच नाही बाकीच्याना तेच न आणि बापरे भाव किती वाढले होते भाव हा भाव मंग त्यांनी त्याचा फायदा उचलून घेतला lockdown आहे लोकांना गरज असेल तर घेतीलच उदरी भाव पण असं सगळं तरी लागलाय आता जगण्यासाठी तर लागणार पण lockdown मध्ये खूप म्हणजे ते lockdown मध्ये तो corona PERIOD खूप लोकांचा जीव गेला बाबा हा खरच ना अस वाटत होतं की कधी vaccine येईल आणि कधी हे सगळं आपल्याला ह्या पासून सुटू आपण हे imagine च होत नव्हत DIRECT की बाप कसं होईल पुढ अजून

खरच ना आता मी पण बघ ना आधी असं वाटायच की अरे हे classes काय उगाच आपण घरी अभ्यास करून घेऊ त्यानंतर आपण घरी आलो आणि नेमकं देव आपले बारावीचे पेपर झालेले आणि आणि नितका अभ्यास करायचा आपल्याला पेपर postponed होत गेले मंग अभ्यास पण नाही व्हायचा कारण की सगळे घरी मस्त enjoy करायचे आणि आपले कुठे अभ्यास करायचे इतक्या हाच्यात

तेव्हा वाहतूक पण बंद होती त्याच्यामुळे पण कमी झालं बंद झालं.

किती म्हणजे आर्थिक परिस्थिति किती down झाली होती INDIA

त्याच्यामुळे मी जेव्हा त्या वेळेला अभ्यास माझा तर अभ्यास पण नाही झालं त्यामुळे अभ्यास कमी केला नाही घरी असताना अभ्यास केला हा हा हा neet आणि cet चे exam ते हातात blouse उसे आणि ते blouse घालून हा खरंय अजून ते रोजच कुठे बाहेर आता suppose कोणी बाहेर गेलं तर अजून ते लाठी charge करायचे police ते अजून वेगळेच होते

घरं seal केलेले होते सापडला तिथे ते seal करणार हा घर seal करायचे

आपला ठीक आहे आपण पण तुला माहिती आहे का lockdown मध्ये मला पण corona झाला होता खूप individual feel झालं होत individual म्हणजे आमच्या घरालाही lockdown लागलेल होतं ह तुम्ही पण मग सगळे कोंडलेलेच असणार एका ह्याच्यात पूर्ण ह मंग कोंडलेलेच अगं lockdown ची इतकी घाण परिस्थिति की सगळे patient घरात खायचं प्यायचं काय आणि आता आपण म्हणतो पण नातेवाईक वगेरे फक्त डबा देऊन जायचे हात ही नाई लावायचे ते खायचं प्यायचं जो म्हणशील ना बायांनी फक्त जशी नुसतं youtube वर बघून काय न काय बनवलं केक बनवले काय काय नाय recipes try केले नुसते

त्यांना खूप वेळ मिळालं बघ असे सगळे ज्यांना काहीच यायचं नाही ते सगळे mastercef बनून गेले होते हो अरे तुला सांगते मी स्वतः cake बनवायला शिकून गेली हा चांगले आहे ना पण आहे न तुला माहिती आहे का घरी राहणार्‍या बायांचे तितकेच जास्त हाल झाले हा म्हणजे

बस करा तुमचं आणि तुमचं LOCKDOWN निघा आणि घराच्या बाहेर खरय इथपर्यंत गोष्ट येऊन गेली होती ह पण त्या एकाच गोस्टी च वाईट वाटतं ते जेवढे लोकं कमी झाले न म्हणजे आपल्या देशातून म्हणजे corona मुळे लोकांसाठी वाईट वाटतं तेच ते drawback होता बाकी प्रदूषण प्रदूषण फार फार प्रमाणात कमी झालं पण कारण की industries आणि ते सगळं बंद असल्यामुळे वाहतूक बंद होती सगळं बंद होतं म्हणून ते एका point ने आपण विचार केला तर तेवढा हे चांगल झालं आणि गरज पण होती आपण हे एक बोलू शकतो की हा एक break भेटला आपल्या पूर्ण पृथ्वीला म्हणू शकतो आपण एक की एक break भेटलाय सगळ्या गोस्टीपासून recovery करण्यासाठी बराच वेळ लागला होतं

हं हं काय म्हणतेस मंग अजून

असा कधी घडलं नव्हतं ना आणि त्याच्यामुळे आपल्याला आणि ह्या गोष्टींचा खूप असर झाला होता का नाही म्हणजे कधी घडलेल नाही कधी अनुभवलेल नाही आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असा वाटतं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या होय आणि त्या आठ महिन्याच्या सुट्ट्या काहीतर जास्त लागल्या होत्या खूपच जास्त सुट्ट्या दिल्या होत्या वर्ष दोन वर्ष कोणी सुट्ट्या देणार नाही तरी चालून जाईल असा असा झालं होत हं बरोबर आहे जाऊ दे ग बाई हं आणि काय अजून पण हे एक पण आहे LOCKDOWN मध्ये सगळे परिवार एकत्र आले हं घरात राहणारी लोक खरय त्यांना त्यांच्या संवाद त्यांच्यामधला तेवढा संवाद पण वाढला जे की चोवीस तास बाहेर असायचे कामासाठी त्यांच्यामुळे तेवढा संवाद वाढला म्हणजे अटकून गेले

भरपूर जन आता जे classes साठी वगेरे शिक्षणा साठी दूर होते job साठी दूर होते ते पण तिथेच अटकून गेले आणि भरपूर जणांना ना एक ते दीड वर्षं तरी लागून गेला आपल्या भागात तरी आठ नऊ महिन्यात होऊन गेलं होतं normal तर बर्‍याच ठिकाणी ना lockdown भरपूर वेळ चालल त्यांना पण भरपूर झालं अरे India मध्ये माहिती आहे का vaccine वगैरे आली ना त्याच्या नंतर म्हणजे बराच rate कमी झाला होता ह्या गोस्टींचा corona च्या CASES चा वगैरे त्यांच्यामुळे lockdown बर्‍याच लवकर निघालं पण आपण जर म्हणावं तर OUT OF town वगेरे जर म्हंटले न तिथ recovery rate इतकं नव्हता कस असा मनामध्ये खूप वेळे म्हणजे खूप जास्त TIME period साठी lockdown लागलेल होत तू दोन्ही vaccines घेतले आहेत ना हो दोन्ही पण घेतलेले आहे ते vaccine च ही आता वेगळं काही तरी सांगतायत की नुकसान आहे त्या vaccine च भरपूर जे म्हातारे वगेरे आहेत ना त्यांना भरपूर लोकांना त्रास होतोय गुड्घ्यांचा वगेरे असा आता ते स्वाभाविक आहे म्हणजे, कारण की आता immunity power चा फरक पडतो, आता आपल्याला कस आहे

आपणही घेतलं पण आपल्याला ही तीन तीन चार चार दिवस किती त्रास झालेला आहे त्या vaccine चा हं आणि लहान बाळ म्हणावं लहान बाळांना तर आता नाहीच आहे आठरच्या पुढे झालेल आहे पण आता जर old age लोकांचं जर म्हंटलं तर त्यांच्या कडे इतकी immunity नसते की स्वताला एकदम सांभाळून घेतील जसी आता young YOUNGSTER youngster मध्ये जितकी immunity असते बरोबर आहे ते असा की आता एकच शिकलोय की बरोबर आहे ह्याच्यातून आपण एकच शिकलोय की आता immunity आपण strong ठेविली पाहिजे की पुढे येणारे जे आशे कोणते प्रकारचे आजार असतील ज्या पासून आपण वाचून राहू म्हणून आपण नियमित आणि आपला जो आहार आहे न तो व्यवस्थित असला पाहिजे हो हे नाही पण lockdown corona च खूप काही शिकवून गेलेलं आहे बर्‍याचश्या गोस्टी life बरोबर आहे आणि ह्याच्यातून भरपूर कळत की आपण दुसर्‍यांचीही मदत कशी करू शकतो फक्त स्वतचा विचार न करता हो त्याच्या मध्ये बरेचशी लोकं अशी होती की जे कुणाला मदत करत नव्हते पण त्यातली काही लोक अशे पण होते की त्यांना मिळ्ते मदत करत होते लोकांना की नाही लोकांना खरच माझी गरज पडेल कारण त्यांचा हात लवकर पुढे यायचे नाही मदतीला

ह त्याचा नंतर ते mukarsis mykosis वगेरे भरपूर सारे रोग आपण पहिले अहो ते पण आताच झालाय normal तेच खूप आहे नाहीतर असं असायला पाहिजे ते झाल्यावर छान छान वाटतय आता हे असच असला पाहिजे खरंच नाही तितके आता आपल्याला precautions वगैरे घ्याव्या लागतील तेच precautions म्हणजे DISEASE होण्याच्या अगोदर STRICT precautions आपल्याला आत्ताच घ्याव्या लागती हं तेच न तर आपल्या collage वाल्यांनी mask वगेरे sanitizer सगळं compulsory केलय ते एक बर केलय

हं ते तर आहेच आपणही जागृत केल पाहिजे आपल्या आजुबाजूच्या लोकांना की त्यांनी vaccine घेतली पाहिजे असं हो आपला पण कर्तव्य आहे की लोकांना सांगण्याच हम्म बरोबर आहे जाऊदे आता भेटू आपण उद्या collage मध्ये आता चालेल चालेल चल OKAY

bye bye Hi श्रद्धा कशी आहेस? hi पल्लू मी मस्त तू कशी आहेस?

अच्छा म्हणजे कधी यायचे Chances आहेत.

आहे अभ्यास तर करावाच लागेल थोडं थोडं

सगळे विषय कर व्यवस्थित आतापर्यंत जसे काढले तसे तू करशीलच ग. चालेल. अगं मला थोडीशी जलप्रदूषण बद्दल मला माहिती आहे तरी तू थोडीफार माहिती सांगशील. हो Obviously सांगते ना.

हो पल्लवी जलप्रदूषण, जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या प्रदूषण म्हणतात. जल प्रदूषण ही एक मानवी निर्मित

हो हो. हे दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे की. आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे बरोबर. हो हो प्रदूषित पाण्यामुळे पोटात विकार होतात. पोटदुखी असं काही काही होतं ना मग बरेचसे रोग होतात आपल्याला मग. पाणी, पाणी प्रदूषित होण्याची हे कारणे आहेत आहेत आणि त्याला सर्व सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. अं ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जलप्रदूषणामुळे पाण्यात विवि वि विशिष्ट गुणधर्माचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात मग पाण्यात त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन येते आणि वापरण्यास अयोग्य ठरते. आणि जलप्रदूषणमुळे जीव सजीवांच्या आरोग्यावर परी दुष्परिणाम होतात. किंवा पाण्याची पाण्याची चव बिघडते, घाणेरडे दिसते. दुर्गंध वास येतो असं मानवी कृती आणि अन्य कारणामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात. आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यात येतो. आपण कुठलं काही पण करायचं म्हटलं की पहिलं पाणी लागतं. हो ना बरोबर पाणी आहे एखाद्याला काही नसलं तर चालतं पण पहिलं पाणी पाहिजे आपल्याला प्यायला. हम्म मानवी कृती आणि अन्न करण्यासाठी पाणी लागतं. झाड कशाला काही पण पहिलं पाणी लागतं अजून आणि या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने व जलीय सजीवावर अपायकारक परिणाम करणारी जलप्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखाद्या भावी पदार्थ अथवा उष्णता याची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव आणि इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जागतिक बहुतेक देशात जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनलेली आहे. कॅनडा,

Hello पल्लवी हो, श्रद्धा ऐकते आहे हो हो. त्याच्या जलप्रदूषणाच्या समस्या मी सांगते तुला हा. हो सांग ना.

प्रदूषणाच्या विविध समस्या आज निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी जलप्रदूषणाची समस्या अधिक गंभीर मानली जाते. जलप्रदूषणामुळे मानवासह इतर सजीवांचे आरोग्य धोक्यात गेले होते. आणि जलप्रदूषणाचे काही आवश्यक गोष्टी आहेत ते जगण्यासाठी जगण्यासाठी सजीवांना पाण्याची पहिल्यांदा अत्यंत खूप गरज आहे फक्त एक ते एक Point पाच Percent पाणी पिण्यायोग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ अठ्ठ्याण्णव Percent पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. तसेच पिण्यायोग्य पाण्यात प्रदूषण मिळण्यापासून थांबवणे सुद्धा गरजेचे आहे प्रत्येक खेड्यात ना पाण्याची खूप चिंता आहे. आपल्या तर आमच्या इथे तर आमच्या बोरच पाणी आम्ही विहिरीत सोडतो ते पाणी तवा कुठं गावात सगळ्यांच्या घरोघरी ते पाणी जातं. Hello हो का ग हो बरोबर.